एक मंदिर दिसत आहे त्याच्यामध्ये एक दिव्य दिसत आहे आणि दोन मजली--

इथ एक व्यक्ति दिसत आहे बाजून मागच्या साइडन --

चार गाड्या समोर लावलेल्या आहे माग एक साइड इकडच्या साइडन लावलेली आहे आणि--

मध्यरेशीच्या अंदर गाडी पार्किंग लावलेली आहे.

एक तलाव सारखा तलाव दिसत आहे वरुन.

एक इथ शेती दिसत आहे त्याच्यावर काड्या उभ्या केलेल्या आहेत दोन बाजून दोन व्यक्ति दिसत आहे आणि मागून --

एक लेणी दिसत आहे त्याच्या अंदर एक देव सुद्धा पण आहे आणि त्याच्या मागच्या साइड ला कंपाऊंड आणि त्याच्या खालच्या साइड ने खूप झाडे झुडपे पण दिसत आहेत.

वरून आकाशी कलरच ढगाळ दिसत आहे आणि खूप पाणी दिसत आहे तिथं.

गौतम बुद्ध वर बसलेले आहेत.

या आजूबाजून खूप सारी झाडी दिसत आहे आणि--

इथ खूप साऱ्या बिल्डिंगा दिसत आहे आणि समोर खूप सारे शॉप दिसत आहे आणि--

भिंतीला कलर लावलेला आहे आणि एका साईड --

हे लावलेलं खिडकी लावलेली आहे.

मेन रोड दोन साइड न दोन मेन रोड आहेत त्या मेन रोड च्या मधातल्या साइड ने फुलांची झाडे ठेवलेली आहेत.

खाली ठेव स्केल ठेवलेली आहे आणि खालून स्टाइल लावलेली आहे आणि भिंतीला कलर सुद्धा पण लावलेलाय. खिडकीसमोर एक समोर खिडकी सुद्धा पण आहे.

खूप साऱ्या व्यक्ति दिसत आहे मूल आणि मुली सुद्धा पण दिसत आहे आणि गाडी --